स्थापना केली आणि तिचे अध्यक्ष म्हणून काम केले आणि एकोणिशे सोहळा मध्ये त्यांनी त्यांच्याबरोबर करारावर स्वराक्षी केली त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केले याने संघर्ष एकी निर्माण केली बाळ गंगाधर न्यायमूर्ती चंद्रशूर यांनी दरम्यान टिळकांचे शेवटचे शब्द पुन्हा सांगितले न्यायमूर्ती चंद्रशूर निकालात मी निर्दोष आहे असे तो म्हणला राष्ट्रवादीनीच अठराशे एक्याशी ते एकोणिशे विस मध्ये मुलींच्या शाळा इतरांचे शिक्षण आणि तपटीच्या शिक्षणाला विरोध केला

राष्ट्रवादी राजकीय नेते आहेत भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे समाज सुधारकही होते लोकांनी या बाळ गंगाधर टिळक हे भारतातील लोकप्रिय स्वातंत्र्य सैनिकापैकी एक आहे केसरी नावाचे मराठी वृत्तपत्र आणि मारुती नावाचे इंग्रजी वृत्तपत्र अशी दोन वृत्तपत्र त्यांनी सुरू केली पहिले पुरुष अगदी होते स्वराज हो आहे असे हे म्हणाले स्वराज्य शिवाय प्रगती शक्य नाही आणि चळवळीचे बाळ गंगाधर टिळक हे एक महान राष्ट्रवादी समाज सुधारक आणि लोकनेते होते ज्यांनी आपला विचार आणि आदर्श नीच पिढ्यांना प्रभावित केले स्वातंत्र्य चळवळी राजकीयचेतना जागृती करताना त्यांनी प्रमुख भूमिका बजावली ते स्वराज्याचे स्वराज्य खंबीर समर्थक होते

आणि परिवारने आणि काम करण्याचा उत्साह एकोणीशे सततर मध्ये टिळकांनी त्यांच्या मराठी वृत्तपत्रा देशद्रोही म्हटले होते जिना यांनी न्यायालयात बचाव त्यांना केला लोकमान्य टिळकांनी स्वराज्य वीस देशी राष्ट्रीय शिक्षण आणि वयोमर्यादा या चार कल्पना लोकप्रिय केल्या ज्यासाठी स्वराज्य हे स्वराज्य होते स्वराज प्रत्येकाला स्वातंत्र्य आणि देशाच्या सकारांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार देईल मिळेल असा दावा त्यांनी केला

बाळ गंगाधर टिळक यांच्या ते काटे पुत्र होते एकदा ते शाळेत असताना त्यांचे शिक्षण त्यांच्या वर्गात होते भुईमुगाची काहे टरफले विखुरलेली पहा गेला या कामाची जबाबदारी कोणीही घेतली नाही तेव्हा शिक्षकाने संपूर्ण वर्गाला शिक्षा करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी लोकमान्य टिळक या मुलांनी शिक्षा स्वीकारण्यात नाकार दिला की तो वर्ग काही खरा नाही पुन्हा वाला यांना एकोणीशे एकवीस मिळाला बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्य हा माझे जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो नारा दिला होता वेगवेगळ्या एकोणीशे सोहळा गोष्टींनी विरोध केला कारण तो भारतीयांच्या धार्मिक कार्यात हस्तक्षेप करतो टिळकांचा विरोध विचित्र होता कारण त्यांनी स्वता बालविवाह वर कधीच विश्वास ठेवला नाही आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या मुलींचे लग्न लाऊन दिले अशा प्रकारे आपण पाहतो की लोक करण्यासाठी england ला गेले होते आपल्या भेटीदरम्यान समाज काढला आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा मिळवून दिला आठवड्यानंतर थकलेले टिळक

यांचा लाडका नेता बाळ गंगाधर टिळकांच्या मला आत्ता इथली भारत रेखातून जनतेला जागृत केली त्याच्या राज्यद्रोहाच्या घटल्यामुळे त्याला लोकमान्य लोकांच्या लाडके नेते ही पदवी मिळाली ज्यामुळे तो आणखी लोकप्रिय झाला गंगाधर टिळक यांना बाळ गंगाधर टिळक म्हणूनही ओळखले जातील शाळेतील शिक्षण आणि भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते होते प्रचारक होते बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते लाल बाल तयार करणाऱ्या ची व्यक्तींपैकी ते एक कसा होतो महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे निर्माते

लढाऊ आणि स्वराज्याचे प्रारंभित रविंद्रनाथ टागोर fres हे बंगाली बहुभाषिक होते. ज्यांनी कविलेखक नाटककार संगीतकार तत्वज्ञ समाजसुधारक आणि चित्रकार म्हणून काम केले एकोणविसच्या शतकाच्या उत्तरात आणि विसव्या शतकाच्या सुरवातीला त्यांनी बंगाली साहित्य आणि संगीत तसेच भारतीय कलेच्या संदर्भात आदुणक वादासह पुनर्रचना केली जन्म सात मे अठराशे एकसष्ट जोरण साणको ठाकूर वाडी कोलकत्ता मृत्यू सात ऑगस्ट एकोणविशे एकेचाळीस जोधारान ठाकू ठाकूरवाडी कोलकत्ता रविंद्रनाथ टागोर हे कवि म्हणून प्रसिद्ध आहेत आणि एकोनिषे तेरा मध्ये साहित्य साथी नोबल पारितोषिक मिळालेला पहिला गौर europion लेखक होते तथापि त्यांनी सुखप्रसिद्ध गीतांजली सह पंधराहून अधिक काव्य संग्रह रचले त्यांनी अंदाजे दोनहजार दोनशे तीस गाणी देखील लिहिली आणि त्यांच्या अनेक कविता इतरांनी संगीतबद्ध केल्या आहेत वेदानुसार भौतिक जग हे पृथ्वी पानी अग्नि वायु आणि आकाश या निसर्गाच्या पाच मूलभूत घटांचे संयोग आहे

उत्कृष्ट गद्य रचना मानली जाते टागोरांच्या शिक्षणाच्या तत्वज्ञानात चार मूलभूत तत्वे आहेत व्यक्तीवाद निसर्गवाद आत्यातत्वात आणि आंतराष्ट्रीयता शांतिनिकेतन आणि विश्वभारती या दोनही विचारधारावर आधारित आहे त्यांच्या पन्नास आणि विषम अह काव्यासंग्रहापैकी मानसी अठराशे नव्वद सोनारतारी अठराशे चौऱ्यानव गीतांजली एकोनिषे दहा गितीमल्य एकोनिषे चौदा आणि बालाका एकोनिषे सोळा टागोरांच्या शैक्षणिक दृष्टीने तीन मूलभूत सिद्धांत आहे शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यार्थ्याला निसर्गाशी एक निरोगी नाते संबंध विकसीत करण्यात सक्षम करणारे वातावरण तयार करणे

कलकराच्या एक बंगाली ब्राह्मण ज्याने बर्दवान जिल्हा आणि जेसुर येथे वडीलोपार्जित सभ्य मुडे आहेत टागोर यांनी आठ वर्षात वयात कविता लिहिल्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी भानूसिंह सूर्यसिंह या टोपण वाने आपली पहिली महत्वपूर्ण कविता प्रसिद्ध केली जयणी साहित्यक अधिकारांनी

रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थेचे अद्यापनाची एक महत्वाची पद्धत म्हणून qrestrict पद्धत सुरू केली त्या पद्धतीत प्रथम विद्यार्थ्याना विषयांवरील त्यांच्या शंकांचे स्पष्टीकरण देण्यासाठी प्रश्न विचारले जातात आणि शिक्षण त्यांच्या योग्य उत्तरांनी त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करतात टागोरांच्या असं विश्वास होता की शिक्षणे व्यक्तीला पूर्ण पुरुषत्व प्राप्त करण्यास मदत केले पाहिजे हे संशोधन प्रामुख्याने रवींद्रनाथ टागोरच्या शैक्षणिक तत्व ज्ञानाच्या गुरुधर्माचे शिक्षण करते त्यांचे शैक्षणिक तत्व ज्ञानाने प्रत्येक व्यक्तीला पूर्ण मानव कसे बनवले आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन शिफारीश प्रदान करणे गीतांजली हे खरेतर काव्यसंग्रह आहे आणि रविंद्रनाथ टागोर चे स्वत प्रसिद्ध आणि प्रभाव शाली कार्य आहे मुडत एकोनिषे दहा मध्ये प्रकाशित टागोरांनी गीतांजली songs offering या शिर्ककाने इंग्रजीत अनुवादीत गद्दी कवितांच्या मालिका म्हणून ती पूर्ण प्रकाशित काली आणि एकोनिषे बारा मध्ये मुद्रित स्वरूपात बाहेर आली रविंद्रनाथ टागोर हे उत्कृष्ठ कवि तत्वज्ञ नाटककार संगीतकार समाजसुधारक आणि प्रतिभावं चित्रकार होते त्यांनी आपले उच्चशिक्षण इंग्लंड मध्ये पूर्ण केले त्यांनी लहान पणापासूनच कविता आणि लघुकथा लिहिण्यास सुरुवात केली आणि वाल्मिकी प्रतिभा सारख्या नाट्यमय लेखन केले टागोरांनी आपल्या सामाजिक गरीबी अंधश्रद्धा अस्पृशता यांचा सारख्या वाईट गोष्टीवरून लढा दिला परंतु त्यांना पश्चिमीकडे सर्व वाईटाचे उगमस्तान वाटले नाही त्याने पाश्चत्य विद्यान आणि वैयक्तिक मूल्य स्वातंत्र आणि लोकशाही तील पाश्चत्य विश्व सांचे स्वागत केले राष्ट्र भक्ति पासून राष्ट्र वादाच्या हास्य होत्या असे त्याचे मात होते मानले तर प्रेम टागोर म्हणाले की शिक्षण लोकांना जगायच्या एकेतीची जाणीव करण्यास शिकवू शकते आंतरराष्ट्रीय समाज आणि

टागोरांनी लहान वयातच पण लिहिल्यास सुरूवात केली आठरक्षे सत्तर दशकात उत्तराधार्थ इंग्लंड मध्ये शिक्षण पूर्ण केल्या नंतर ते भारतात परतले जेथे त्यांनी आठरक्षे ऐशी दशकापासून कवितांची अनेक पुस्तक प्रकाशित केली एकोनिषे एक मध्ये टागोरांनी शांतिनिकेतन मध्ये एक प्रायो जीत शाळेची स्थापना केली जेथे त्यांनी भारतीय पाश्चत्य परंपरांचे उत्कृष्ट मिश्रण करण्याच्या प्रयत्न केला

हे tiger अवघ्या बावीस वर्षाचे असतंना लिहिले गेले बावीस वर्षाच्या तरुणासाठी अशी कादंबरी लिहिणे निश्चितच विलक्षण होते रवींद्रनाथांनी त्यांची पहिली कविता अभिलाष तत्वभूमीची पत्रिकेत बाराशे ऐकयांशी

भारत भूमी होती रविंद्रनाथ टागोर आणि त्यांचे बंधु ज्योतीराजीत्य नाथ यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी नाटकाचा अनुभव घालवण्यास सुरवात केली वयाच्या विसव्या वर्षी टागोरांनी त्यांच्या पहिल्या मूड एकांकित वाल्मिकी प्रतिभा लिहिली अठराशे नव्वद मद्धे टागोरांनी विसांजन लिहिले त्यांचे उत्कृष्ट नाटक टागोर यांनी अगदी लहान वयातच कविता लिहिण्यास सुरवात केली आणि त्यांच्या हयातीत त्यांनी श्लोक चे जवळ पास सात खंड प्रकाशित केले ज्यामध्ये त्यानी अनेक काव्यप्रकार आणि तंत्राण तंत्राणच्या प्रयोग केला गीत समेट ओढे नाट्य

ढग माझ्या आयुष्यात तरंगात येते हे त्या पुढे पाऊस किव्हा वादळ वाहून नेण्यासाठी नाही तर माझ्या सूर्यास्ताच्या आकाशात रंग भरण्यासाथी येते रविंद्रनाथ टागोर भटके पक्षी तुम्ही रडत असाल कारण सूर्य तुमच्या आयुष्यातून निघून गेला आहे तर तुमचे अश्रु तुम्हाला तारे पाहण्यापासून रोखतील रविंद्रनाथ टागोर भारतात रविंद्रनाथ टागोर यांनी असंद शिक्षणा सह एक प्रकार तयार केला जो त्यांचा असं विश्वास होता की ग्रामीण भारतात वाढवण्याच्या मुलांच्या पारंपरिक उद्देशात्मक शालेय शिक्षा अधिक सत्य आहे त्याने आपल्या साहित्य कार्यक्रम मध्यंतरात वेगाने अधिक अचवल हाताने चित्र काढली प्रत्येक चित्र एका वेळी पूर्ण केले आणि जवळपास दोनहजार पाचशे चित्रे आणि एकसांची मागे सोडली तेव्हा ही सर्व यांच्या आयुष्याच्या शेवटच्या पंधरा वर्षात केली आहे संपूर्ण अभ्यास उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पादक राष्ट्रीय रोजगार सर्वसाधारण किंमत साठी व्यापारचक्र इत्यादी उत्पन्न सिद्धांत अर्थशास्त्र उत्पन्न राष्ट्रीय उत्प उत्पन्नाची संकल्पना त्याचे विविध घटक मापक पद्धती आणि आणि समाजातील लोक लोकांचा करते ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याची संबंध असते संबंधित असते तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढउतार जपात चक्रातील यांची कारणांची व वडिलांचे स्पष्टीकरण करते तर सर्वसा सर्वसाधारण समतोलाची कृल अर्थशास्त्र विकून वटकांचे वर्तमान वर्तनान ई आणि त्यांच्या कार्यपद्धती पद्धतीती संबंधित आहे सर्वसाधारण संकल्प संपूर्ण असे ही मांडणी पुरवठा व किंमत यांचेही यांच्या वर्तनाशी निगडित आहे परस्परावलंब स्थूल अर्थ स्थूल विश्लेषण अर्थ ते एकूण आर्थिक कले उदाहरणार्थ उत्पन्न उत्पादक रोजगार गुंतवणूक किंपत किंमत पाहते यांच्या आर्थिक चालांकित परस्पर परस्परावलंबन लक्षात जे घेतले जाते उदाहरणार्थ गुंतवणूक पातळी होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम उत्पन्न एकूण उत्पादक रोजगार आणि आर्थरिक आर्थिक वृद्धींचे पातळीवर होते राशी पद्धत राशी पद्धत पद्धती ते त्या हक्कांच्या पूर्ण अभ्य संग्रहाचा अभ्यास केला जातो अध्यापक वडील यांच्यामध्ये जंगल मध्ये संपूर्ण झाडांचा समुच्चय समुच्चय असतो करून ते त्याच एका विशिष्ट झाडांचे गुंत गुण वैशिष्ट्ये दिसून येत नाही यातून सूक्ष्म अर्थ अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शवला जातो वृद्धींचे तार होते स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासाला जातो स्थूल अर्थशास्त्र व वृद्धींची तार होते विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी तार होते उपयोगी ठरतात विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे महा लोन मुबित वृद्धी प्रारोग सर्वसाधारण किंमत पातळी स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळणि ची व त्यातील बदल याचा अभ्यास असतो सर्व साधारण किंमती किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सध्या स्थिती उत्पादित केलेली सर्व वस्तूंचा वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी वय धोरणा विमुख स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या समस्या सोडवणाऱ्या धोरणाची चार चार करणारे शास्त्र आहे व उदाहरणार्थ भाव वाढणे नियंत्र रोजगार निर्मिती अर्थव्य अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी स्थूल अर्थशास्त्राचे महत्व

उत्पन्नातील चढ उतार उत्पन्न आणि रोजगार रोजगारातील चढ उतार यांची कारणे तसेच त्याचे नियंत्रण आणि त्यांचे तीव्र हे कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करते राष्ट्रीय उत्पन्न स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेख्या यांचे अन्य न्या साधा रन महत्व समोर आले आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासा

व उत्पन्न संपत्ती विषमता लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत मदत होते ते आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करते अर्थव्यवस्थेची कामगिरी संपवणार तेव्हा अर्थव्यवस्थेच्या कामगिरीची विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र

वस्तु व सेवांच्या तुलना दुसऱ्या कालावधीत आर्थि उत्पादिन वस्तू व सेवा सेवाशी केली जाते स्थूल अर्थशास्त्रातील चालांचा अभ्यास अर्थ असते जे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वपूर्ण आहे आपल्या अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या ऐकून उत्पन्न उत्पादन व रोजगार रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यांसारख्या आर्थिक कलांशी संबंधित आहे सामान्य रोजगार पातळी स्थूल अर्थशास्त्र रोजगाराशी

तुम्ही यावर्षी आत्ता अकरावी मध्ये उपयोगिता या संकल्प संकल्प संकल्पने वाबतो ओळख करून घेतलेली आहेत या आर्थिक उपभोक्त्याच्या वरील वर्तना बाबत सविस्तर स्पष्टीकरण केले आहे प्रत्यक्ष व्यवहारात व्यवहारात प्रत्येक व्यक्ती उपलब्ध साधनसामग्रीच्या साह्याने आपल्या

काल सापेक्ष संकल्पना आहे ते स्थल उदाहरणार्थ हिवाळ्यातील लोकरीच्या कापडामध्ये जास्त उपयोगिता जाणवते तसेच समुद्र काटा पेक्षा वाहन कामाच्या ठिकाणी वाळू वाळू मध्ये जास्त उपयोगिता जाणवते व्यक्तिनिष्ठ सा संकल्पना उपयोगिता हे मानवशास्त्र शास्त्रीय संकल्पना आहे उपयोगिता व्यक्तीनुसार बदलते याचे याचे कारण आवडीनिवडी प्राधान्य स्वभाव प पसंती व्यवसाय इत्यादी मजेत पत्र असते उदाहरणार्थ डॉक्टर ला stethoscope मध्ये उपयोगिता जाणवते परंतु सर्वसाधारण सर्व सामान्य व्यक्तीला जाणवत नाही नैतिकदृष्ट्यात तटस्थ उपयोगिता संकल्पने नैतिकतेचा विचार नसतो ही संकल्पना नैतिक दृष्ट्या तठस्थ असते व्यक्तीने चांगले वाईट योग्य अयोग्य असे कोणतेही विचार न करता व्यक्तीचे कोणतेही गरज पूर्ण करायला हवी उदाहरणार्थ सुई किंवा चाकूचा वापर फळे किंवा पालेभाजी कापण्यासाठी गृहिणी कडून केले जाते तर या वस्तूचा वापर एखाद्याला इजा करण्यासाठी केला जातो दोन्ही गरजा वेगळे आहेत परंतु एका वस्तूचा वापर करून त्या भाग भागवल्या जातात म्हणून उपयोगिता नैतिक ता उपयोगिता आणि उपयुक्तता यात फरक उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरजा भागवण्याची क्षमता आहे तर उपयुक्तम म्हणजे वस्तूची उपयोग मूल्य होय